मोठासा मंडप घातलेला दिसतोय त्याला वेगवेगळ्या रंगाचे पडदे दिलेत खुप सारी पुरुष मंडळी आणि महिला मंडळ खुर्ची वर बसलेले दिसताहेत खुप साऱ्या मुली वेगवेगळे कपडे घालून डांस करताना दिसताहेत खूप सारे मटके सुद्धा दिसताहेत.

खुप सार पाणी दिसतय खुप सारी दगड दिसतात एक घर सुद्धा दिसतय आजूबाजूला खुप सारी मोठ मोठी हिरवी गार झाड दिसतआहेत |

सुंदर अस हिरवगार गार्डन दिसतय त्यामध्ये खुप साऱ्या वेगवेगळ्या रंगाची फूल दिसत आहेत आजूबाजूला खुप सारी पुरुष मंडळी आणि महिला मंडळ दिसतय त्यांनी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातलेत खुप सारी हिरवीगार मोठ मोठी झाडे सुद्धा दिसत आहेत.